हम्म नाय आता इकडं पण भाजप यायला पाहिजे होत कारण भाजप केंद्रात पण आहे न त्याच्यानंतर भाजप सरकार जे ते म्हणजे भारी डेव्हलोपमेंट वगैरे करायलय, ज पण राज्यात पण भाजप आलं असतं, केंद्रात पण भाजप आहे तर त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन जरा सरकारच चांगलं होतंय ना, असं वाटतंय मला. हो ना हो ना हा म्हणजे बरोबर आहे अं तिथे काँग्रे आ भाजपचं यायला पाहिजे होत. पण नाही आला भाजपचं कारण कि अं राहुल गांधीन तिथं भारत जोडो यात्रा केली होती

तर त्यामुळं कदाचित नाही येऊ शकलं ते

नाय आता भाजपच सरकार मोदी, मोदी असा भयानक माणूस आहे की मोदीला मला वाटतंय कि कोणी कंपेटिटोर च राहील नाही आता जवळपास निम्म्यापेक्षा जास्त्त राज्यामध्ये भाजप शासित सरकार आहे ना?

तर तेच ना भाजप मध्ये कसं भाजप सरकार खूप चांगलं काम केलं आता थोडक्यात काही सांगायचं झालं तर अख्या भारतामध्ये आता जो आपला रोड मंत्री आहे समजा कि अं रस्ते वाहतूक मंत्री

तर त्या मंत्री न जवळपास ऑल भारतातले रोड तयार केलेत म्हणजे इंफ्रास्ट्रक्चर ने आणि इतकं चांगलं काम केलं आहे कि त्याच्यामुळं कदाचित जे भारत सरकार म्हणजे भाजप आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करत पॉलिटिक्स जे आहे ते हो न पॉलिटिक्सच आता खूप खतरनाक झालंय भारतामध्ये बी कारण कि आता येणार आता दोन हजार चोवीस ला निवडणूक होणार आहे म्हणून भाजप एवढं शक्तिशाली झालाय आता पॉलिटिक्स मध्ये कि त्यांना आता कंपेटिटोर च राहिला नाही म्हणून आता हे जे बाकीचे जे पक्ष आहेत का जस कि आम आदमी झालं केजरीवाल च त्याच्यानंतर पश्चिम बंगाल च ते अं कोण आहेत ते ममता बॅनर्जी अं हा तर हे सगळे मला वाटतंय विपक्ष जे आहेत का ते एकत्र येऊन मला वाटतंय मोदीला ला कंपेटिशन देण्यासाठी दोन हजार चोवीस ला मला वाटतंय टफ कंपेटिशन देत्याल थोडं फार हो हो हो नक्कीच हम्म

हाओ म्हणजे पश्चिम बंगाल चे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत ना?

त्यांचं ते वेगळाच पक्ष आहे ते त्या पक्षाचा नाव काय मला नाही आठवत आता बऱ्यापैकी पण त्यांचं ते पश्चिम बंगाल मध्ये तोच पक्ष मॅक्सिमम टाइम तर हम्म आपल्या महाराष्ट्रात पण गेल्यावेळेस अडीच वर्ष महाविकास आघाडी होती पण आता बार झालं आता भाजप आलाय म्हंजी जेणेकरून जरा विकास आता फास्ट यान होईल जरा आता मला तरी असं वाटतंय कि आता माझं वयक्तिक कोणतं पक्ष वगैरे नाही पण आपला मत असा आहे कि जो फक्त विकासाची काम करतोय जो देशाला प्रगतिशील बनव आं मार्गावर नेऊ शकतो आपण त्यांना आपण वोट देण्यात काही हरकत नाही. तर माझ्या तरी नजरेत भारतीय जनता पक्ष आहे तो खूप चांगला आहे कारण कि त्याने जो ज्यापद्धतीने मागील दहा वर्षाच्या काळात काम केलंय ते म्हणजे मागील सत्तर वर्षांमध्ये काम झालं नाही तेवढे जेवढे कि या भारतीय जनता पक्षाने दहा वर्षात केली काम हाओ जेवढं आता माग पंच्यात्तर वर्ष काँग्रेस च सरकार होत त्यांला काही एवढं जमलं नाही पण मागच्या दोन हजार चौदाह पासून ज्यावेळेस पासून मोदीजी पंतप्रधान झालेत

खतरनाक जे निर्णय आहेत ते मोदी सरकार घेऊ शकता म्हणजे एवढं खंबीर नेतृत्व आहे ना नाही खरंच अन्बिलीवबल त्यांनी ते निर्णय घेतलेत ते म्हणजे अं असं खूपच भारी घेतलेत. आणि जो राम मंदिराचा जो मुद्धा आहे तो मागील पाचशे वर्षांपासून जवळपास रखडलेला तो मुद्दा होता आणि मोदीच्या, मोदींच्या काळात ते जवळ पास चांगलं म्हणजे सॉल्व्हच झाला आणि त्याच्यावर आता काम पण चालू आहे. दोन हजार चोवीस च्या मध्ये त्याच बर्याचपैकी काम होऊन त्याच उदघाटन आहे आता चोवीस मध्ये हो ना आता ह्या येणाऱ्या म्हणजे आता माग कोविड मध्ये पण अं मोदी सरकार न किती भारी सिटूएशन हॅन्डल केली. जस कि लोकडाउन झालं तर लोकडाउन मध्ये एवढ्या लोकांचा रोजगार गेला पण मोदी सरकार न जागोजागी भोजनालय हे करून किती भारी म्हणजे लोकांला उपाशी पोटी मरू दिल नाही ना ते अं वॅक्सिन एवढ्या फास्ट एवढी आबादी आहे आपल्या भारत देशाची ते वॅक्सिन एवढ्या फास्ट डेव्हलोप केली त्याच्यानंतर त्याच एवढं प्रोडूकशन पण वाढवलं एवढी लोक पण वाचवले म्हणजे असं नेतृत्व म्हणजे मोदी जे हम्म सरकार आहे मोदी ने आख्या निस्त इंडिया च नाही तर आख्या जागाच नेतृत्व केलय कारण कि ज्या ज्या वॅक्सिन ज्या कॉरोना च्या काळात बऱ्याच अशा देशांना त्याने वॅक्सिन पुरवठा केलेलाय मोदीनी सरकारनी आणि दिल्ली मध्ये कोणाचा सरकार आहे आता तिथं केजरीवाल च आहे ना वाटतंय आम आदमी? हो, आम आदमी पार्टी च सरकार आहे कि दिल्ली राज्यामधी मला वाटतंय आता आम आदमी पक्ष हे थोडा वाढणार आहे कारण केजरीवाल च पण नेतृत्व भारी आहे म्हणून पंजाब मध्ये पण त्यांचीच सत्ता आली ना आम आदमीची

मला असं वाटतंय भविष्यात कि अरविंद केजरीवाल मोदीजीला टक्कर देऊ शकतंय कारण कि आयआयटीयन माणूस आहे ते हुशार आहे आणि त्याला पण नेतृत्व जमतंय चांगलं. नेतृत्व जमतंय पण असं मतभेद नसलं झाला नाही पाहिजे कारण कि दोन धर्मामध्ये मतभेद होऊन जर अं पक्ष स्थापना होत असेल तर ते नाही कारण कि अं आता जर थोडक्यात जर सांगायचं झालं तर आता माग जो अं दिल्ली मध्ये एका मुलीची हत्या एक सोळा वर्षाच्या मुलीची जी हत्या हे झाली हम्म तर त्याला सरकार ने असं कठोर निर्णय घ्यायला पाहिजे होते कि बाबा त्या मुलीला आपण

त्या सरकार ने त्याच्यावर म्हणजे अं काहीतरी असं विशिष्ठ लक्ष घालायला पाहिजे जे कि बघायला भेटत नाही म्हणजे ज्या दिल्ली च्या लोकांना जे एक्सपेक्टशन होत जे अपेक्षा होते त्या सरकार कडून किंवा त्या मुलीला न्याय भेटायला पाहिजे होता त्यांच्या घरच्यांना पण तस काही झालेलं नाही फक्त तिथं त्यांना पकडण्यात आलंय पण अं त्यांना असं एन्काऊंटर तरी करायला पाहिजे होत जाग्यावर ते विषय काय होता माहितीये का ह्यांच्यामध्ये सांगतो पॉलिटिक्स आता हे रेसलर चा मुद्दाआहे आता रेसलर किती दिवस झाल रोड वर आपले

ह्या मागण्या बरोबर नाहीत त्याच्यानंतर काँग्रेस म्हणतय कि नाय बुवा बरोबर आहे मग हे मुद्दा तिसऱ्याचाच असतो पण बाकीचे जे विरोधी पक्षेत ते त्याचा फायदा स्वतःच्या बेनेफिट साठी करून घ्यायला लागलेत ना हो ना हे असं नाही व्हायला पाहिजे कारण जे ज्यांना न्याय तर सगळ्यांना मिळायला पाहिजे काय मुद्दा आहे काय नाही ते तिथल्या सरकार ने त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे जे कि आता तिथं बघायला भेटत नाही कि केजरीवाल नी एवढं काही लक्ष दिलं नाही गेलं त्या आपण म्हणत नाही कि काम पण कस आहे छोट्या मोठी हि सगळी काम बघायला पाहिजे लक्ष घालायला पाहिजे कारण छोटी-मोठीच खूप हे असते महत्वाची असते हो बरोबर आहे आता

त्याच्यामुळं महाराष्ट्र च बी पॉलिटिक्स आता थोडं बर झालय पण मागच्या अडीच वर्षांपासून महाराष्टाच बी जे पोलिटिकस आहे ते लई भयानक अनस्टेबल आहे ना. कोणी मुख्यमंत्री व्हायलंय त्याच्यामुळे विकासाची गती कमी होऊन जाती अं सुधारणा होत नाही इंफ्रास्ट्रक्चर मध्ये याचा इफेक्ट डायरेक्ट जे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्यावर होतोय पॉलिटिक्स चा हम्म तेच ना मग त्याच्यामुळं जरा लक्ष घालायला पाहिजे ना तिथल्या सरकार ने पण ते आता बऱ्याच एक महाराष्ट्रात चांगली सुधारणा झालीये जेव्हा पासून हे अं

हो बरोबर आहे विकासाची काम आहे ना बरेच केलेत पुन्हा आता समृद्धी महामार्ग ऑक्सिजन पुरवठा हे ते हो ना बरेच नवीन जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते पण अं हे भाजप सरकार बराच करायला लागलय खेड्यापाड्या मध्ये

hello

काही नाही बसून अहो आम्ही हो का अं बसून काय करतीये काही नाही अभ्यासाचं बघत होती थोडं

हो गेली होती आता just जेवण करून आली veg कोल्हापुरी छान होती मला आवडते हो का कोणासोबत गेली होती? ती होती एक आगाव मुलगी आमच्या PG वरची तिच्यासोबत गेली होती मी अं काव काव काहींनाहीये तिला वाटते ती खूप सुंदर आहे नुसतं shining करत राहते तसे तर मग सगळ्याच मुलींना वाटते कि ते सुंदर आहेत नाही पण हि जरा जास्त हिला काय वाटते काय माहित हिला वाटते कि ती Katrina Kaif दिसते हो का चांगली गोष्ट ये ना सगळ्याना वाटायला पाहिजे अस अस थोडी ना एकदम अं का त्याला तर overcondifance नाही confidence चांगला असतो over confidence नाही चांगला असतो

एक विषय शिकवते विषय न आपण वाटतंय तर एक series वर discussion करतोय अच्छा series का हा ते series मी बघीतली होती थोड्या दिवसापूर्वी खूप छान होती खूप suspense होत त्याचात thriller होत हो तुला पण crime base आवडती का हो मला खूप आवडते crime based एक अस ना कि उत्सुकता वाढते बघण्याची कि सामोर काय होणार काय होणार त्याचात acting पण छान केली कि sonakshi sinha ने

याच्यातला त्याच नाव काही तरी दुसरये आनंद आनंद त्याच्यात त्याच नाव आनंद acting छान होती त्याची म्हणजे आवडली मला ती series खूप हा मग त्याची त्याच्या सगळ्याच movies मधे acting छान होती जे बघितला होता मागे तो आणि darling movie तो पण चांगला होता हो हो हो आणि त्याच आणि tamanna bhatia च चालूये ना ते दोघं relationship अस वाटत तो खरो खरच अस करतोय acting real वाटतो बरोबर हो ना वाटलेलं second season पण येणार कोन त्याला ending तो तिला बोलून जातो ना कि काय तरी

तो अस say so path च वाटतोय मला हो say so path च आहे त्याच म्हणुणच त्याने सगळं हे केल बगतर त्यांना किती डोक लावल म्हणजे किती master plan असेल होता त्याचा एवढी चांगली बायको सोडून दिली नि इकडं तिकड बघतो हा ना म्हणून त्याची बायको बाहेर पडली

नाही पण त्याचं बोट पहिल्यापासून लग्नाच्या आधीपासून तो असंच करायचं तिने तर र लग्नाच्या नंतर हो नदी पाकात फरक आहे थोडा हम्म आणि त्याच्या अजून काय म्हणतात अजून एक series ए patal lok ते बग ती पण खूप भारीये हा मला ती बघायचीए मी काल सुरु केली होती one एकच episode एकच episode झाला हा ती पण अशी crime base वरचए बग ती पण ती पण छानए तुला आवडेल अरे तू हे जे asur series खूप छानए मी बघितली त्याचा दुसरा पण आला

काय मंग बाकी तुजा friend आला काय नाई नाई अजून

phone आला होता का तो चीड चीड चीड चीड करत राहतो मी त्रासून गेली अहो त्याच्यामुळे अं काय एवढा वाईटए का तो दिसायला वाईट नाहिये पण असच त्याला माहीत नाही बाई सारखा राग येते थोड्या थोड्या गोष्टीवर हा ते तर आहे आता मुलं पण नाटक करतात ना थोडफार एवढी नाटक काय आता handle करावच लागत आता option नाहीये ना आपल्याला काही हो ना बाकी तुझी mummy बरीए आहे का तुझा भाऊ अं झोप येते आता जेवण करून आली ना तर झोप येते खायच पेयच आणि पसरयच तेवढंच काम येत वाटत तुम्हाला हो आता काय करते निवांत जीवन जगायचं बिना tension नि हा ना बाकी काय अजून काही नाही तब्येत कशी आहे तुझी

आत्ताच गोळ्या खाल्ल्यात त्या गोळ्या मला जास्त होत आहेत गळ्याच्या खाली तरीपण जबरदस्ती खाल्ल्या आता

हा इथे पण खूप गरमए खूप पाऊस नाहीये खूप किती खूप दिवसापानं तुमच्याकडे पडला का काही पाऊस

तुम्ही एक काम करा झोप घेऊन घ्या तुम्हाला खूपच जास्त झोप दिसते हो झोप तर खूप येतेय पण आता काय करते अभ्यास पण करायचाय मला हम्म करा अभ्यास तुम्हालाच काम येईल हो आता paper आहेत last paper pass व्हायला लागेल ना

मुलींचा right अं right डोळा फडफडतो तर मग समजा काहीतरी वाईट होणारए काय माहित ते आता तुम्हाला वेळच सांगेल नाही आता बंद झालं फडफडण थोडसं फडफडतं तुम्ही थोडं आळस देणार द्यायला बंद करती का तू जरा तुला आळस बघून मला झोप येतीये का करते दुपारचा वेळ झोपायचा वेळ आमचा सगळ्यांचा आता सध्या कस तुम्हाला college नाही काही नाही आता college चे तीन दिवस राहिले आता

हो बघू आता तुझे भाऊ येणार होते मी असं ऐकलं हो आलेले ते mumbai ला हो का मग पुण्याला नाही येणारे का तो माझा मोठा भाऊ म्हणाला की पुणे महाग आहे आणि खूप time लागत जा साठी

हो पण time पण खूप लागते ना यासाठी भरपूर लांब तेवढा वेळ तर लागतो पण ते आणि एका दिवसात जाणं पण नाही झालं असतं राहिले पण कुठे असते ते सगळं ते चालेल मग बोलू आपण नंतर तुला झोप येते खूप तू झोप मी पण थोडं फार झोपते हा झोपा झोपा निवांत झोपा काय tension नका घेऊ ठीके चालेन bye

तुम्ही गरजेच्या आणि निकळीच्या कैदेत असलात किव्हा दगडी तुरुंगात असलात तरीही तुमच्या कल्पनेत तुम्ही स्वातंत्र्याची भरारी नक्कीच घेऊ शकता ची गटारं साफ करणारा शिखु आठवतो सूर्यप्रकाश त्याच्या दृष्टीला कधीच पडला नाही तरीही त्याने मनाची स्वर्गीय अवस्था कल्पिली आणि जगालीही pilgrim process नावाची अदितीय कलाकृती तुरुंगात असताना रचली मिल्टन अंध असूनही अंतःचक्षूने पाहत असे त्याच्या कल्पनाशक्तीमुळं त्याचा मेंदू जणू एक अग्निगोलचं बनला आणि मग त्यानं paradise lost लिहून काढलं त्याद्वारे त्याने सर्वत्र सर्वांसाठी ईश्वराचं नंदनवन उभं केलं कल्पनाशक्ती हा मिल्टनचा आत्मिक नेत्र होता याद्वारे त्याने ईश्वराप्रमाणे काळ, स्थळ, द्रव्य यांच्या पल्याड जाऊनअदृश्य अस्तित्वाबरोबरच अदृश्य शक्ती हि खेचून आणली जो आपल्या अंतर्मनाला जाणतो तोच अलौकिक अभिवंत असतो तो आपल्या समस्यांचं उत्तर या वैश्विक साठ्यातून शोधून काढतो म्हणून त्याला अंगमेहनत करायची गरज पडत नाही अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीची कल्पनाशक्ती

शेक्सपिअर त्याच्या काळातल्या जुन्या गोष्टी लोककथा आणि दंतकथा ऐकत असल्याचं मी आता पाहू शकतो त्याच्या नाटकांच्या साऱ्या पात्रांची यादी बनवतानाही मी त्याला

रसरशीतपणा त्या पात्रांना तो प्रधान करत असल्याचं मी कल्पू शकतो तुमच्या परमपित्याने दिलेलं काम तुम्ही कल्पनाशक्ती वापरून पार पाडा तुमची हुशारी

तुम्ही लघुकथा लेखक असाल तेव्हाही तुम्ही तुमच्या परमपित्याने दिलेलं काम पार पाडू शकता तुम्ही एक कथा लिहू शकता त्या कथेवर आणि कथेतल्या पात्रांवर तुमच्या अध्यात्मिक मनाचा संस्कार करा मग तुमची कृती लोकरंजक आणि अत्यंत मजेदार बनेल मानवी सत्य नेहमीच नवलकारक आणि सुंदर असते एखादी कादंबरी किंव्हा कथा लिहिताना आपण सत्याला सौंदर्याचा आणि मोहकतेचा साज चढवला पाहिजे मग तुम्ही फक्त बीजाकडे पाहून कल्पनेनं एक सुंदर वन त्यातील नद्या, उपनद्या आणि प्रवळ रचू शकतात त्या वनात विविध तऱ्हेचं जीवन भरू शकता आणखी पुढचा विचार करून प्रत्येक ढगात एक इंद्रधनू टांगून देऊ शकता एखाद्या वाळवंटाकडे पाहून त्याला गुलाबासारखं फुलवू शकता आनंददायी बनवू शकता काट्याऐवजी देवदार उगवेल आणि बाभळी ऐवजी सदाफुली बहरेल अंतर्भान

स्थापत्य काय त्या शहरातल्या साऱ्या इमारती आणि कारंजी कार्यरत असल्याची पाहतो ओसार जागी मी तलाव बनवीण आणि मनोभूमीतून पाण्याचे झरे काढीन

अवर्णनीय सौंदर्य तुमच्या canvas वर उतरल्याची कल्पना तुम्ही केली आणि तुम्ही सच्चे सौंदर्यप्रेमी कलाकार असाल तर महान सौंदर्य विनाशाळा साकार होईल थोर फेरणेची अनेक क्षण तुमच्या जीवनात येतील त्यांचं कष्टांशी किव्हा कठोर मनस्वी समाशी काही एक घेणं देणं नाही

त्यांच काय कविता म्हणजे आत्मिक प्रेमाची सुंदर रत्न होती तो म्हणाला कि स्तब्ध असताना त्याच्या मनात एखाद्या सुंदर दृश्यासह त्याचे शब्द अवतरत असत फुलं माणसं आणि त्यांचे नेकटवतीय स्पष्टपणे त्याच्या मनात उमटत या प्रतिमा त्याच्याशी बोलत त्यांची कहाणी सांगत पुष्कळदा तर संपूर्ण कविता गाणं किव्हा एखाद अंगाईगीत विनासायास पूर्ण तयार स्वरूपात त्याच्या मनात प्रकट असे आपण उत्तमोत्तम कविता लिहून लोकांच्या हृदयाला हात घालतो आहोत अशी कल्पना करण्याची सवय त्याला होती म्हटलं आहे कि काव्य हि कल्पनेची अभिव्यक्ती आहे कवि जेव्हा प्रेमविषयी चिंतन करतो आणि प्रेमाविषयी लिहू इच्छितो तेव्हा त्याच्या अंतरेंची अदृश्य बुद्धिमत्ता मनाला जागृत करते ईश्वरी सौंदर्याची जादू पसरवते आणि ईश्वराचे चिरंतन प्रेम त्याला दाखवून देते त्या योगी त्याच्या शब्दांवर सत्य शिव

तर तुम्ही तुमच्या पित्याचाच काम करत आहात याची खात्री बाळगा ईश्वर हाच तो थोर संगीतकार असल्याचं ओळखणं हे तुमच्या पित्याने तुम्हाला दिलेलं पहिलं काम आहे मग चिंतन करा उमजून घ्या ते अंतरेच संगीत ते दैवी प्रेमाचं गाणं तुमच्या माध्यमातून वाचावं किव्हा गायलं जावं अशी प्रार्थना करा मग तुम्ही वाजवालं ते संगीत अभूतपूर्व असेल एडिसन ने लावलेला प्रत्येक शोध अगोदर त्याच्या मनात तयार होत असे आणखी एका महान संशोधकाची आणि वैज्ञानिकाची सुद्धा हिच कहाणी होती मला वाटतं ने म्हटलं होतं कि तीन प्रकारचे कथाकार असावे लागतात एक संकल्पना मांडणारा एक कल्पनाशक्ती वापरणारा आणि एक करू शकणारा ला कल्पना करण्याच्या आणि स्वप्न पाहण्याच्या क्षमतेमुळंच जग चाकांवर चालवावस वाटलं असेल असा मला विश्वास आहे तुमची कल्पनाशक्ती स्थळाकाळाचे सारे अडथळे ओलांडण्यास मदत करते तुमच्या अंतःचक्षूनि तुम्ही भूतकाळ पाहू शकता कि मग भविष्याचा विचार करू शकता शिस्तबद्ध अध्यात्मिक नियंत्रित आणि दीशापूर्ण असलेली कल्पनाशक्ती मनुष्याचा सर्वोच्च आणि सर्वात उदात्त असा गुण बनते काही वर्षांपूर्वी मी एका युवा रसायन शास्त्रज्ञांशी संभाषण करत होतो त्यानं सांगितलं कि एक विशिष्ठ रंग बनवण्याचा प्रयत्न कित्येक वर्ष करूनही त्याचे वरिष्ठ त्यात यशस्वी झाले नव्हते मग तो त्यांच्या सोबत काम करत असताना त्याच्यावर हि कामगिरी सोपवण्यात आली त्यानं मला सांगितलं कि